बरं! काय चाललंय न्यूज मध्ये हल्ली मी तर काय पहान सोडून दिले आहे. कारण सतत सतत राजकारणा वरच्या ज्या घटना आपण आजकाल पाहतो आहे ते थोडंसं डिस्टर्बिंग आहे कारण प्रत्येक जण भंडतय आपापल्या यासाठी ,पक्षासाठी भांडताना दिसतय . मग तो कॉंग्रेस असो किंवा बीजेपी असोत किंवा कुठला ही राजकीय पक्ष असोत त्यांची आपसातली भांडण नळावर च्या भांडणा सारखी वाटतात मला. हो अगदी का एकमेकांवर कुरघोडीकरण्याचा हा सतत चालू असतात हो आणि विषयात नसतं म्हणजे, एका एका मी काय चुकीचं केल दुसरे काय चुकीचं केलं आहे हां म्हणजे हां म्हणजे, त्यांच्या पर्सनल गोष्टी वरती त्यांचा फोकस जास्ती दिसतोय मला. ज्या गोष्टी साठी ते अपॉइंटेड आहेत किंवा कमिटेड आहेत की समाजासाठी काही तरी त्यांनी केलं पाहिजे. समाज हा म्हणजे जनहितासाठी काहीतरी केलं पाहिजे. विकासाची कामं होणं अपेक्षित आहे. किंवा त्यांनी जी काही काम केले आहे त्याचा आराखडा ही लोकांपुढे येत नाही की आम्ही काम केली आहेत. लक्षात काय येत आहे की त्यांनी त्याला काय बोललाय. आणि त्यांनी त्याला काय आपशब्द वापरले आहेत आणि त्यांनी त्याची माफी मागावी अरे तुम्ही सामान्य जनतेची माफी मागितली पाहिजे. कारण तुम्ही वैयक्तिक वाद चव्हाट्यावर घेऊन येता.

त्या ही जाणीवपूर्वक पणे लोकांच्या लक्षात येणं गरजेचं आहे पण ते वैयक्तिक चुका त्यांनी त्यांच्या घरा मध्ये निस्तराव्यात त्याच्या साठी तुम्ही सोशल प्लॅटफॉर्म वापरून लोकांना जनते ला मिसलीड करताय दॅट्स टोटली रॉन्ग. आय थिंक

ऍक्चुअली काय झालाय. लोकांना ही मसाला हवा असतो. काहीतरी न्यूजवाल्याना मसाला हवा असतो. चॅनेल्सला त्यांचं टीआरपी वाढले की त्यांना हे लोकांच्या बाकी कुठल्या गोष्टीशी घेणं देणं नसतं आणि आह राजकारण्यांचं कसं झालय? त्यांना कसा कुठल्या मार्गाने पैसा मिळवता येईल याचा वरती त्यांचा जास्तभर असतो. त्यांना वोटर्सनी त्यांचे वोट त्यांचं काम करण्यासाठी, त्यांच्या सुविधा त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी रस्त्याची काम आहे. पाणी पुरवठा कुठं कमी पडतोय या गोष्टीवर कुणी लक्षच देत नाही. शिक्षण ह्याच्यावरती कोणाचे लक्षच नाही.

म्हणजे काय झालंय ना की आह लोकशाहीचा जो अर्थ आहे. मुळात आपण लोकशाहीच्या मार्गाने राज्य चालवतोय. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य हि जी त्याची व्याख्या आहे ना. त्याला कुठे तरी तडा गेला यामुळे कारण का त्याच कस झालय राजकारण्यांणी राजकारण्यांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही म्हणायला हरकत नाही. त्याला आपणही जनताच कारणीभूत आहोत असं मला वाटतं तर तू मघाशी एक गोष्ट म्हणाला टीआरपी म्हणजे आपण जर या लोकांना बायकॉटच केलं किंवा त्यांना जर एंटरटेनच नाही केलं. त्या घटनांवर प्रतिक्रिया व्यक्तकरण्या पेक्षा आपण वैयक्तिक पणे आपल्या कामावर फोकस करून आपल्याला कसं आपलं आयुष्य सुकर करता येईल. त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण कुठला ही राजकारणी म्हटला तर आपण बघू बघतो की निदान आपल्या देशात तरी किंवा इतर हि कुठलं मला माहिती नाही पण आपल्या देशा पुरता जर आपण पाहिलं की डॉक्टर होण्यासाठी तुम्ही पाच वर्ष तुम्ही काही तरी अकॅडमीकली एज्युकेशन घेतलेले असतात. त्याच ट्रेनिंग असतं तसं या राजकारण्यांचे काय असतं. एकदा निवडून आल्यानंतर पीआर अपॉईंट करतात. पब्लिसिटी मिळवतात आणि मग ते याच्यात राजकारणात येतात. त्यांना याच्या मध्ये कुठल्याही प्रकारचं एजुकेशन ट्रेनिंग असं काहीच नाही. असा क्रायटेरिया खरं तर सेट करायला पाहिजेल आता. कारण हो त्याशिवाय ना म्हणजे आता तुम्ही जर कमिशनर्स वगैरे पाहिलं किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्हला जर आपण जी ऑफिसर बघतो. सिव्हिल सर्व्हिसेस मधले जे ऑफिसर बघतो. त्यांना तुम्ही किती कडक अभ्यास करायला लावता. तुम्ही किती म्हणजे त्याच्या मध्ये तुम्हाला निगेटिव्ह रेटिंग पण देता. बरोबर आहे. आणि तेव्हा ते कमिशनर्स असेल सिव्हिल सर्व सर्व्हन्ट तुम्ही अपॉईंट करता म्हणजे हे राज्यकर्ते जे राज्य चालवणार आहे. त्यांच्यासाठी काही विधायक यंत्रणा नको का? शिक्षण संस्थांनी त्याच्या वर विचार करायला नको का? आज गुंडगिरी मध्ये असलेली लोकं सुद्धा आपल्याला राजकारनात पाहता येतात. त्याच्या साठी काहीही त्यांना शिक्षण किंवा काही त्याचं हे नाहीचय म्हणजे आणि अजून एक दु:खद गोष्ट मी तुला सांगू का? जी माझ्या लक्षात आलेली आहे. की हे छोटे छोटे जे, आ पक्षाचे अध्यक्ष पक्षाचे पक्षश्रेष्ठीं कोणी असतील किंवा ज्याला आपण म्हणू की छोटे छोटे हे पॉलिटिक्स मध्ये जे कोणी हे तुमचे काय म्हणतो आपण त्यांना कॉर्पोरेट कॉर्पोरेटर्स.. कॉर्पोरेटर्स त्याचा वाढदिवस त्यांचे अमुक एखादी अचीवमेंटचे मोठमोठे बॅनर करून लावतात आणि त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी खूप सारा फ्लेक्स जागोजागी लावले जातात. आणि त्या फ्लेक्समध्ये तुम्ही किती एन्व्हरमेंटला डिस्टर्ब करतात. किती प्लॅस्टिक वापरतात. ते डीकम्पोस्ट होत नाही. अगेन तुम्ही जे तुमच्या एरिआतले मुलं आहेत. ते तुम्ही बाहुबली बनतात. त्यांना तुमच्या कार्यक्रमासाठी उपस्थिती वाढावी म्हणून त्या ठिकाणी तुम्ही त्यांना बोलवता नाष्टा, पाणी, चहा, दारूच्या पार्ट्या देता. तात्पुरता तुम्ही तुमचा सगळा लवाजमा आणि ते पॉवर प्ले दाखवता. तात्पूरत तुम्ही त्यांना आमिष दाखवून तुमची गर्दी वापरता वाढवता. आणि शिवाय त्याच्या मध्ये असं आहे. की मग ही सुद्धा लोक दिशाभूल होतात की अरे आम्ही या राज्यकर्त्याच्या पाठीशी आहोत. तो आमचा हे आहे ते आहे. असंही सांगण्यात येतं ,आणि ही मुल जी आहेत. ही पिढी जी आहे ती बिघडती आहेत ही पिढी जी आहे ती बिघडती आहेत. त्यांना काम धंदे नसतात किंवा त्यांच्यासाठी तरी निदान या कार्यकर्त्यांनी काही केलं पाहिजे. असंही बघण्यात येत नाही.

मुळात काय माहित आहे का? आपल्याकडे हे जे कोणी पॉलिटिशियन्स आहेत. जे कोणी पॉलिटिशियन्स आहेत ते मुळात यांच्या कुठल्याच यांचे शिक्षण यांचे चरित्र या गोष्टी बघत नाहीत. आता सध्या तरी पूर्वीच्या काळी कसं होतं जे हां आह राज्यांची राज्य होती. त्या काळामध्ये गुरुकुल शिक्षण पद्धती भारतामध्ये होती. त्या पीरियड मध्ये मंत्री असायची. त्याचे सैनिक असायचे. त्याचे सैनिक असायचे. त्यांना व्यवस्थित जसं आपल्याकडे मिलिटरीचं ट्रेनिंग असतं. हां तुम्हाला जर एखादं पद हवे मेजर हवा आहे. तुम्हाला त्या गोष्टी पार करून ती पात्रता निर्माण करावी लागते आणि तर तुम्हाला ते पद मिळतय.

तर तुम्ही ते व्यवस्थित ते कार्य करू शकता .

त्यांची ह्यांच व्यवस्थित शिक्षण असायचं त्याबाबतीतील. बरोबर.गुरुकुल मध्ये त्यांना शिक्षण दिल जायच. हो चरित्र पहिला जायच आणि मग त्यांना अँपॉईंट केल जायचं.

अगदीच. अगदीच पैसा फेकायचा आणि आह तुम्ही एवढे कोटी दिले तेवढे कोटी दिले की तुम्हाला आह तुम्ही झाला नगर अध्यक्ष होता तुम्ही. लोक आजकाल काय झालंय की आपणही कुठेतरी इथे दोषी आहोत असं म्हणाय ला हरकत नाही. तुम्ही जसं मगा शी म्हणालात की आपण काय करतो ना. बराच ठिकाणी मी पण असं पाहिलय कि आपण वोटर्स काय करतो की ह खेडेगावात तर ही अगदी जनरल प्रॅक्टिस झाली आहे तर ही अगदी जनरल प्रॅक्टिस झाली आहे. कि तुम्हाला आम्ही हजार रुपये देतो. आम्हाला वोट द्या. अहो तुम्ही विचार करताय का? उद्या तुमच्या गावामध्ये रोड नाहीये. तुमच्या मध्ये तुमच्या घरातली एखादी प्रेग्नंट बाई रोड नसल्यामुळे फक्त गाडीतून जाताना धक्का लागून तिचा मिसकॅरेज झालं आणि ती दगावली गेली. बरोबर, तुमच्याच घरातली एक बाई तर तुमचे हजार रुपये तिथेच कामी येतील का?

मुळात आपण कुठेतरी चुकतोय.म्हणून हे एवढं घाणेरडं राजकारण ह्या राजकारण्याला करायला आह

हो बरोबर आहे. त्यांच आणि कसं आहे. हे पेव फुटलेल आहे हल्ली, आपण त्याला कंट्रोल करणं कसं आहे की याच्या साठी आह म्हणजे जी लोकशाही ज्याला म्हणतो ती लोकशाहीचा मूलाधार स्तंभ जनता आहे. आणि जनते नी अवेर होणं गरजेचं आहे. त्याच्या साठीत्या प्रकारची आह म्हणजे शैक्षणिक आह काय म्हणू आपण की व्यवस्था ही होणं गरजेचं आहे

की आपण हे राजकारणी निवडून देताना पाहतो. की आपल्या एरिआतलाय माझ्या एरिआतला हा माणूस आहे

त्याएरिया पुरता तो, माणूस बाहुबली आहे. एवढं मात्र होत म्हणून ते राजकारण घडतं आ, त्यामुळे लोकंनाही धजावत चांगल्या पद्धतीने म्हणजे त्यांना सुद्धा ते अवघड होऊन जातं खरतर मुळात झालय काय माहितीय का? आपल्याकडे आह जे इंग्रजानी जी नीती अवलंबिली होती ना फोडा आणि राज्य करा. आजकाल, ही राजकारण मंडळी काय करतात जातीजातीत भांडण लावून वोट बॅंक कनेक्ट करायचा प्रयत्न करतात. ते तर तेव्हा पासून चालू आहे. म्हणजे त्याला तर काय म्हणजेच व्हेरी पथेटिक इफ यू सी म्हणजे तुम्ही जर पाहिलं हिंदू मुस्लिम किंवा इतर गोष्टीतर ही कम्युनिटी बद्दल आपण बोलतो अरे आपण ग्लोबल लेव्हलच्या आह गोष्टी करतो. किंवा ज्याला आहे वसुधैव कुटुंबकमची आपण जी काही संकल्पना आपण मांडलेली आहे. आणि त्या संकल्पनेमध्ये या सगळ्या गोष्टी येतच नाहीत. म्हणजे धर्म जातपात या सगळ्या गोष्टींना जाऊन तुम्ही पुढे ह्युमॅनिटी चाच फक्त विचार केलात ना तर तुम्हाला अंतर्गतच वाद तुमचे संपणार नाहीयेत. म्हणजे जर तुम्ही या गोष्टीजर आह खूप उचलून धरला तर मग तुम्ही ग्लोबल लेव्हल ला जाणारच, कधी आता महाराष्ट्राने बेळगावचे विषय बोलले जातात कशाला खर महाराष्ट्रात ली मुलगी बेळगाव मध्ये नांदते बेळगावचा जावई महाराष्ट्रात येतो. मग काय घडतं सामान्य जनतेला त्यांनी काही ही फरक पडत नाही. हे फक्त काय आहे. हे त्यांना राजकारणासाठी उठवून द्यायचे. खर तर या मुद्द्याला उपयोग आहे का? आपण देशात आहोत. आपण जगाशी मित्रत्वाच्या गोष्टी करतो आणि अंतर्गत वाद ही आपले आपल्याला आज शंभर वर्षा पासून मिटवता येऊ नये. म्हणजे ही लाजिरवाणी गोष्ट नाहीये का? मुळात काय झाले माहित आहे का? आपण आह हे काय करतात. जेव्हा निवडणुका येतात. त्या काळा मध्ये जाती धर्मामध्ये भांडण लावतात आणि तुम्ही पाहिलं असेल कि जी लोकं कट्टर हिंदू स्वतःला म्हणवतात ती लोक इफ्तार पार्टीला जातात. मग तिथे ते एकमेकांच्या गळ्यात गळे घालून बसलेले असतात आणि आपल्या सारख्या सामान्य लोकांना ते भांडण आपल्यामध्ये लावून. असे तस राजकरण करतात.

म्हणजे नुसतं एवढंच बाबतीत नाही. ईव्हन आपल्याला काही काही गोष्टींचं सामान्य जनतेला ज्ञान पण नसतं. की हा रस्ता कुठे केला आहे. ह्याच काय केलंय. आता माझ्यासमोरची एक घटना सांगतो. एका एक आमच्या कडच्या एक मंत्री होत्या आता मी नाव नाही घेणार त्यांचं, पण त्यांनी असं केलं की, एक रोड होता. तो सहासष्ट कोटी रुपयांचा रोड जो की कधी झालाच नाही

असा रोड त्याचा एक दिवसबोर्ड लावला आणि त्याला हार घातला की सहासष्ट कोटी रुपयांचा रोडचं काम पूर्ण झालं म्हणजे किती, किती म्हणजे जेव्हा लोकांची दिशाभूल होते. हा, लोकांनी जेव्हा आक्षेप घेतला. पेपरला ती बातमी गेली. तेव्हा मग तो लगेच रातोरात तो बोर्ड काढण्यात आला. साधी गोष्ट आहे सांगते. म्हणजे आम्ही राहतो त्या एरियामध्ये साठ वर्षाच्या आसपासचं ड्रेनेज ची सीवर सिस्टम आहे ती अजूनही दणदणीत आहे. पण लोकांच्या थोड्याशा चुकी मुळे तिथे थोड सं ते चोक अपचा इशू झाला पण अजूनही ते काम करते. आता मागच्या दोन वर्षांपूर्वी आपल्या इथे त्यांनी ते आमच्या दारासमोर पुढच्या बाजूला म्हणजे रोड साइडनी ड्रेनेज च्या लाइन काढल्या. त्या दरम्यान या लोकांनी ते कोटेशन काढलं त्याच्या मध्ये ते जे काही ड्रेनेज सिस्टम. या म्हणजे ज्यांना म्हणून सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी त्या ड्रेनेज सिस्टमचं काम करून घेतलं. ते इतकं टुकार होतं की दुसर् या पावसाळ्यात ते कोलमडले सगळे ड्रेनेज. त्याला ते क्युरिंग नाही. सिमेंट नाही आणि आपण जेव्हा विचारणा करतो. या कॉन्ट्रॅक्टर जवळ की कारे बाबा हे इतक्या लवकर डॅमेज होत आहे. आणि तू क्युरिंग का करत नाहीये. बाहेरन चेंबर्सना तू प्लास्टर का करत नाहीये तो माणूस काहीही न बोलता दुर्लक्ष करता त्याचं त्याचं काम करत असतो. म्हणजे विटा रचल्या की लगेच वरून माती ढकलून द्यायची .विदाउट क्युरिंग ते कसं सस्टेन होईल? मग आपण जास्त खोलात जाऊन अभ्यास केला की लक्षात येत की प्रत्येक ह्याच्या मध्ये इन्वॉल्व असलेल्या जे काही लोक आहेत. त्यांना कोटेशन अमुक एका रकमेचं आह हे होतं. आह फायनल होतो आणि मग प्रत्येकाचे कट जातात आणि त्याला जी अमाउंट अॅक्चूअली काम एग्जक्यूट करायला मिळते मग त्या पैशात तो त्याचं घर भागवणार का तो ते क्वालिटी काम आपल्याला देणार. म्हणजे ही अक्षरश मग त्याला तेवढंच ते तेवढ्या पैशात तेच बसवायचं असतं

हे राज्यकर्ते एकही टेक्निकल सिव्हिल वर्क सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर त्यांच्याकडे नाही. हे सगळे त्यांच्या ओळखी पाळखी ची लोक असतात

पण आपण बोलाय ला गेलं की त्यांच्या खूप यंत्रणा आहेत याला आयुक्तांना पत्र मी हे गेल्या काही दरम्यान केलेलं आहे म्हणजे अतिशय दु खद बाब आहे हि

म्हणून आपण हा विषय सोडून आता दुसर् या गोष्टीवर बोलू या चालेल .